मला आता माझं बारावी झालेलं आहे. मला आता समोर एज्युकेशन घ्यायचं आहे टेक्निकल फिल्ड मध्ये

हा. टेक्निकल फिल्ड भरपूर आहेत. बारावी नंतर ना? हां बारावी नंतर.माझं बारावी झालेलं आहे. हा. तर जर का तुम्ही एंट्रन्स दिली असेल तर तुम्ही इंजिनियरिंगसाठी अप्लाय करू शकता नाही. एंट्रन्स वगैरे दिलेली नाही. जस्ट आता आम्ही फ्रेशर्स आहोत. तर आता आम्हाला तेच, काय करायचं आता, जस्ट रिझल्ट लागलेला आहे. नंतर आम्हाला काय करावं लागल? कुठली एक्साम द्यावी लागल? हे काहीही माहित नाही तर त्याच्याबद्दल थोडी गाईडलाईन्स हवी होती.

अच्युअली बारावी सायन्स झालेलं असेल तर दोन ऑप्शन्स असतात. एक ते मेडिकल साठी जाऊ शकतात किंवा इंजिनियरिंगसाठी जाऊ शकतात.

जे डबल ई आणि एन आय आय टी च्या तर आपल्याला जर इंजिनियरिंग ला जायचं आहे तर त्यासाठी कुठली एक्साम द्यावी लागेल?

हां जी. तर ही जी जे डबल ई एक्साम द्यावी लागते, त्याच्यात काही कट ऑफ वगैरे असतात की एवढे मार्क्स असलेच पाहिजेत वगैरे?

तसं काही नसतं त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक असतो.

यांच्यामध्ये आपण जे जे डबल ई देतो, ह्यांच्यामध्ये आपल्याला कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील?

अच्छा मग समोरची प्रोसेस काय असते? म्हणजे आता आपण जे डबल ई दिली त्याच्या पुढची प्रोसेस काय असते? त्याच्यानंतर मग सेंट्रलाइज्ड चे फॉर्म्स निघतात. ते फॉर्म्स भरायचे. मग जसे आपल्याला मार्क्स असतात एंट्रन्स एक्साम मध्ये ट्वेल्थ च्या एक्साम मध्ये आणि आपला रँक किती आहे त्या एक्साम मध्ये त्याच्यावर मग आपल्याला कॉलेज अलोट होते. कॉलेज अलोट होते मग त्याच्यामध्ये आपल्याला फिल्ड पण?

महत्वाचं म्हणजे कोर आहेत ब्रॅंचेस. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग आहे, सिव्हिल इंजिनियरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनियरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि आणि कॉम्प्युटर सायन्स आहे ह्यापैकी आता ह्या सगळ्या ब्रँच पैकी मार्केट मध्ये आता सध्या कुठल्या ब्रँच ला स्कोप आहे जो आता आपल्याला योग्य ठरेल करणं? आता सद्धयाच्या ह्याच्यामध्ये आयटी सेक्टर मध्ये जास्त स्कोप आहे

अच्छा. आयटी म्हणजे काय असते हे? इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी असते पूर्ण. ऍप डेव्हलपमेंट कसं केलं जाते, सॉफ्टवेअर ला कसं डेव्हलप केलं जाते, पुन्हा भरपूर काही असतं ह्यांच्यामध्ये. सॉफ्टवेअर बनवायचं म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असतं ना, फेजेस असतात, एक टीम नसते ना म्हणजे. असं नसतं की एकाच पर्सन आहे आणि त्यालाच सगळं करावं लागतंय.

आयटी नावाची असं नसते, तुम्ही जेंव्हा इंजिनियरिंग कराल, तेंव्हा आयटी नावाचीच एक ब्रँच आहे पर्टिक्युलर. मग त्याच्यामध्ये सब्जेक्टस असतात ना भरपूर आपल्याला, सी प्रोग्रामिंग असते, काय असते, भरपूर काही असते. तर मग जर आपल्याला क्लासेस लावायचे असले किंवा आपल्याला सेल्फ स्टडी करून जर कुठला लँग्वेजचं नॉलेज घ्यायचं असलं तर तसं आपण घेऊ शकतो. जसं ऍप डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला लँग्वेजेस शिकावे लागतील एप डेव्हलप करायला . किवहा ग्राफिक्स साठी कम्प्युटर ग्राफिक्स असते आणि आता लँग्वेजेस आहेत तर किती प्रकारच्या लँग्वेजेस असतात?

साधारणतः काहीही शिकायला तुम्हाला सी लँग्वेज इम्पॉर्टन्ट असते

साधारणतः एखादं अप्लिकेशन आपल्याला तयार करायचं आहे, साधारणतः मोबाईलसाठी, तर ती कुठल्या लँग्वेज मध्ये तयार केली जातात? ती कुठल्यापण लँग्वेज मध्ये तयार करता येते. पण मोस्टली सीएसएस आणि जावास्क्रिप्ट किंवा एचटीएमएल ह्याच्यामध्ये केली जाते. कारण एचटीएमएलही जी लँग्वेज आहे ती, शिकायला सोपी आहे आणि समजायला सोपी आहे पण लेनदी आहे म्हणजे कोड खूप जास्त मोठा असतो. ही आपल्याला कुठल्या ब्रँच मध्ये ऍडमिशन घेतल्यावर शिकायला मिळल?

सेमच असतात दोन्ही ब्रॅंचेस फक्त थोडे थोडे सब्जेक्टस चेंज असतात काही प्रमाणात. चेंज असतात...म्हणजे याचा फायदा आपल्याला काहीही जर टेक्निकल काम म्हणजे जसं अप्लिकेशन बनवण्यासाठी वगैरे करू शकतो.

अच्छा तर ह्यांच्यानंतर जो आपल्याला जॉब मिळेल, ठीक आहे, हे जसं आपण केलं आयटी सेक्टर, त्यामध्ये इंजिनियरिंग केलेलं आहे, आणि हे इंजिनियरिंग किती वर्षाचं असतं? चार वर्षाचं असतं. पॉलीटेकनिक नंतर जर करत आहे, दहावी नंतर आपण पॉलीटेकनिक करत असतो पॉलीटेकनिक नंतर जर तुम्ही इंजिनियरिंग करताय तर ते तीन वर्षांचं तीन वर्षांचं तर ह्यांच्यामध्ये जेंव्हा आपण हे करतो आपण डिग्री पूर्ण करतो जसं आपलं इंजिनियरिंग पूर्ण झालं आहे, त्याच्यानंतर जो आपल्याला जॉब मिळतो, तो कोणत्या पोस्ट साठी आपल्याला जॉब मिळतो?

अच्छा ठीक आहे. धन्यवाद तुम्ही ही खूप सारी माहिती दिल्याबद्दल आम्हाला ऍडमिशन बद्दल.